या चित्रा मधे एक मंदिर दिसत आहे व ते ब्लॅक कलरचे आहे. जस की एक राज सिंहासन असल्या सारखे वाटत आहे व त्याच्या साइड ला पुराण कालीन मूर्त्या दिसत आहेत.

या चित्रा मधे साड्यांच दुकान दिसत आहे व ते वो पीओपि केल्या सारखे दिसत आहे व तिथे पीओपि च्या लाइट चालू आहेत.

म्हणजे हे खूप मोठ हॉटेल आहे. व त्याला नाव असे दिले गेले आहे. व दोन मजली दिसत आहे. व--

या चित्रा मधे हे एक जुन्या कालीन पद्धतिचा मंदिर दिसत आहे व त्याच्या साइड एक गुलाबाचे झाड दिसत आहे. व --